माझ्या प्रिय देशवासियांनो मन की बातमध्ये तुम्हां सर्वांचे खूप खूप स्वागत
जुलै महिना म्हणचे मान्सूनचा महिना पावसाचा महिना
नैसर्गिक आपत्तींमुळे गेले काही दिवस चिंता आणि त्रासाने भरलेले होते
यमुनेसहअनेक नद्यांना आलेल्या पुरामुळे बऱ्याच भागांमधल्या लोकांना त्रास झाला
डोंगराळ भागात भूस्खलन होण्याच्या घटना देखील घडल्या
याच दरम्यान काही काळापूर्वी देशाच्या पश्चिम भागात पूर्व गुजरातच्या काही क्षेत्रामध्ये बिपरजॉय चक्रीवादळ देखील आले
पण मित्रांनो या संकटांच्या काळात पुन्हा एकदा आपण सर्व देशवासीयांनी दाखवून दिले की सामुहिक प्रयत्नांमध्ये किती शक्ती असते
स्थानिक लोकांनी आपल्या एनडीआरएफच्या जवानांनी स्थानिक प्रशासनात कार्यरत लोकांनी रात्रंदिवस झगडून अशा संकटांचा सामना केला आहे
कोणत्याही संकटातून बाहेत पडण्यासाठी आपले सामर्थ्य आणि साधनसंपत्ती यांची भूमिका फार मोठी असते मात्र त्याबरोबरच आपली संवेदनशीलता आणि एकमेकांचा हात धरुन ठेवण्याची भावना देखील तितकीच महत्त्वाची असते
सर्वजन हिताय ची हीच भावना भारताची ओळख देखील आहे आणि भारताची शक्ती देखील आहे
मित्रांनो पावसाळ्याचा हा काळ वृक्षारोपण आणि जलसंरक्षण यांच्यासाठी देखील तितकाच महत्त्वाचा आहे
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या दरम्यान निर्माण झालेले 60 हजारहून जास्त अमृत सरोवरांच्या परिसराची चमकदमक वाढली आहे
50 हजाराहून अधिक अमृत सरोवरांच्या निर्मितीचे काम सुद्धा सुरु आहे
आपले देशवासीय संपूर्ण जागरुकता आणि जबाबदारीने जल संरक्षणासाठी नवनवे प्रयत्न करत आहेत
तुमच्या लक्षात असेल काही काळापूर्वी मी मध्यप्रदेशात शहडोल येथे गेलो होतो
तिथे माझी भेट पकरिया गावच्या आदिवासी बंधू भगिनींशी झाली
तिथेच माझी त्यांच्याशी निसर्ग आणि पाणी वाचवण्याबद्दल देखील चर्चा झाली
मला आत्ताच समजले आहे की पकरिया गावच्या आदिवासी बंधू भगिनींनी या संदर्भात काम सूरू देखील केले आहे
तेथे प्रशासनाच्या मदतीने लोकांनी सुमारे शंभर विहिरींचे जल पुनर्भरण यंत्रणेत रुपांतर केले
पावसाचे पाणी आता या विहिरींमध्ये पडते विहिरींतील पाणी जमिनीच्या आत शिरते
यामुळे त्याभागातील भूजल स्तर देखील हळूहळू सुधारत जाईल
आता सगळ्या गावकऱ्यांनी त्या भागातील सुमारे 800 विहिरींना पुनर्भरण करण्यासाठी वापरण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे
अशीच एक उत्साहवर्धक बातमी उत्तर प्रदेशातून आली आहे
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात एका दिवसात 30 कोटी झाडे लावण्याचा विक्रम करण्यात आला
या अभियानाची सुरुवात राज्य सरकारने केली आणि हे कार्य तेथील लोकांनी पूर्ण केले
असे उपक्रम म्हणजे लोकसहभागासह जनजागृतीची देखील उत्तम उदाहरणे आहेत
आपण सर्वांनीच झाडे लावण्याच्या आणि पाणी वाचवण्याच्या या प्रयत्नांचा भाग व्हावे अशी माझी इच्छा आहे
माझ्या प्रिय देशवासियांनो सध्या श्रावणाचा पवित्र महिना सुरु आहे
सदाशिव महादेवाच्या आराधनेसोबतच श्रावण महिना हिरवाई आणि आनंदाशी संबंधित असतो
म्हणूनच श्रावणाच्या अध्यात्मिक दृष्टीकोनाबरोबरच सांस्कृतिक दृष्टीकोनाचे देखील महत्त्व मोठे आहे
श्रावणातील झोपाळे श्रावणातील मेंदी श्रावणाचे उत्सव म्हणजेच श्रावणाचा अर्थच आनंद आणि उत्साह असा होतो
मित्रांनो आपला हा विश्वास आणि या परंपरांची आणखी एक बाजू देखील आहे
आपले हे सण आणि परंपरा आपल्याला गतिमानता देतात
श्रावणात शंकराच्या आराधनेसाठी कितीतरी भक्त कावड यात्रेला जातात
श्रावणामुळे या काळात 12 ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर भाविक जात आहेत
वाराणसीला जाणाऱ्या भाविकांच्या संख्येने सर्व विक्रम मोडीत काढले हे ऐकून तुम्हाला देखील आनंद होईल
आता काशीला प्रत्येक वर्षी 10 कोटींहून अधिक पर्यटक पोहोचत आहेत
अयोध्या मथुरा उज्जैन यांसारख्या तीर्थक्षेत्री भेट देणाऱ्या भाविकांची संख्या देखील वेगाने वाढत आहे
यातून लाखो गरीब लोकांना रोजगार मिळू लागला आहे त्यांचा उदरनिर्वाह चालत आहे
हे सगळं आपल्या सांस्कृतिक जन जागृतीचा परिणाम आहे
आपली तिर्थस्थळे पाहण्यासाठी आता संपूर्ण जगातून लोक भारतत येत आहे
मला अशाच दोन अमेरिकन मित्रांची माहिती मिळाली आहे
ते दोघे कॅलिफोर्नियाहून अमरनाथ यात्रा करण्यासाठी इथे आले होते
या विदेशी पाहुण्यांनी अमरनाथ यात्रेशी संबंधित स्वामी विवेकानंद यांच्या अनुभवांबद्दल काहीतरी ऐकले होते
त्यामुळे ते इतके प्रेरित झाले की स्वतःच अमरनाथ यात्रा करण्यासाठी भारतात आले
ते या सगळ्याला महादेवाचा आशीर्वाद मानतात
हीच तर भारताची खासियत आहे की हा देश सर्वांचा स्वीकार करतो सर्वांना काहीनाकाही देतो
अशीच एक फ्रेंच वंशाची स्त्री आहे शार्लोट शोपा
काही दिवसांपूर्वी मी जेव्हा फ्रान्सला गेलो होतो तेव्हा माझी त्यांच्याशी भेट झाली
शार्लोट शोपा एक योग अभ्यासक आहेत योग शिक्षक आहेत आणि त्यांचे वय शंभर वर्षांपेक्षा जास्त आहे
त्यांनी शंभरी पार केली आहे
गेल्या 40 वर्षांपासून त्या योग्याभ्यास करत आहेत
स्वतःची तंदुरुस्ती आणि शंभर वर्षांच्या या वयाचे श्रेय त्या योगालाच देतात
त्या जगात भारताचे योग विज्ञान आणि त्याच्या सामर्थ्याचा एक प्रमुख चेहेरा झाल्या आहेत
प्रत्येकाने त्यांच्याकडे बघून शिकले पाहिजे
आपण आपल्या वारशाचा स्वीकार करायला हवा इतकेच नव्हे तर जबाबदारीने हा वारसा जगासमोर मांडायला हवा
सध्या असाच एक प्रयत्न उज्जैनमध्ये सुरु आहे हे सांगताना मला आनंद होतो आहे
तिथे देशभरातील 18 चित्रकार पुराणांतील गोष्टींवर आधारित आकर्षक चित्रकथा तयार करत आहेत
ही चित्रे बुंदी शैली नाथद्वारा शैली पहाडी शैली तसेच अपभ्रंश शैली अशा काही विशिष्ट शैलींच्या वापरासह तयार करण्यात येतील
या चित्रकथा उज्जैनच्या त्रिवेणी संग्रहालयात मांडणार आहेत
म्हणजेच काही काळानंतर जेव्हा कधी तुम्ही उज्जैनला जाल तेव्हा महाकाल महालोक भगवानासोबत आणखी एका दिव्य स्थानाचे दर्शन तुम्ही घेऊ शकाल
मित्रांनो उज्जैन येथे तयार होत असलेल्या या चित्रांबाबत बोलताना मला दुसरे एक अनोखे चित्र आठवले
राजकोट येथील प्रभात सिंग मोडभाई या कलाकाराने हे चित्र तयार केले
ते चित्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील एका प्रसंगावर आधारलेले होते
राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज त्यांची कुलदेवता तुळजा मातेचे दर्शन घेण्यासाठी जात असताना आजूबाजूचे वातावरण कसे होते याचे चित्रण कलाकार प्रभात भाई यांनी त्यांच्या चित्रात केले होते
आपल्या परंपरा आपला वारसा यांना जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला त्यांना सजवावे लागते त्यात जगावे लागते पुढच्या पिढीला त्या शिकवाव्या लागतात
या दिशेने आज अनेक प्रयत्न होत आहेत हे पाहून मला आनंद होतो
माझ्या प्रिय देशवासियांनो अनेकदा जेव्हा आपण इकोलॉजी फ्लोराफौनाबायोडायव्हर्सिटी असे शब्द ऐकतो तेव्हा काही लोकांना असे वाटते की ते काही वेगळे विषय आहेत यांच्याशी संबंधित तज्ञांचे विषय आहेत मात्र असे नाही आहे
कारण आपण खरोखरीच निसर्गावर प्रेम करत असू तर आपण आपल्या लहान लहान प्रयत्नांतून सुद्धा खूप काही साध्य करू शकतो
तामिळनाडूमधील वाडावल्ली येथील एक स्नेही आहेत सुरेश राघवनजी
राघवन यांना चित्रकलेचा छंद आहे
तुम्हाला तर माहित आहेच की चित्रकला कॅनव्हासशी संबंधित काम आहे
पण राघवनजी यांनी ठरवले की ते त्यांच्या चित्रांच्या माध्यमातून झाडेझुडुपे आणि जीवजंतूंच्या माहितीचे जतन करतील
ते विविध फ्लोरा आणि फौना यांची चित्रे काढून त्यांच्याशी संबंधित माहितीचे संकलन करुन ठेवतात
आतापर्यंत त्यांनी नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या अशा शेकडो पक्षी प्राणी ऑर्किड्स यांची चित्रे काढली आहेत
कलेच्या माध्यमातून निसर्गाची सेवा करण्याचे हे उदाहरण खरोखरीच अद्भुत आहे
माझ्या प्रिय देशवासियांनोमी आज तुम्हांला आणखी एक मनोरंजक गोष्ट सांगू इच्छितो
काही दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर एक अद्भुत पद्धतदिसली
अमेरिकेने आपल्याला शंभरहून अधिक दुर्मिळ आणि प्राचीन कलाकृती परत केल्या आहेत
ही बातमी समजल्यानंतर समाज माध्यमांवर या कलाकृतींच्या बाबतीत खूप चर्चा झाली
तरुणांमध्ये आपल्या वारशाबाबत अभिमानाची भावना दिसून आली
भारतात परत आलेल्या या मुर्त्या अडीच हजारांपासून अडीचशे वर्ष जुन्या आहेत
या दुर्मिळ वस्तूंचे नाते देशाच्या विविध क्षेत्रांशी आहे
या वस्तू टेराकोटा दगड धातू आणि लाकूड यांच्यापासून बनवलेल्या आहेत
यापैकी काही वस्तू अशा आहेत ज्या पाहून तुम्हांला आश्चर्य वाटेल
तुम्ही या वस्तू बघाल तर बघतच राहाल
यामध्ये 11 व्या शतकातील एक अत्यंत देखणी वालुकाश्म शिल्पकृती सुद्धा आहे
हे शिल्प म्हणजे नृत्य मुद्रेतील एक अप्सरा आहे आणि याचे नाते मध्य प्रदेशाशी आहे
यामध्ये चोल युगातील अनेक मुर्त्या देखील आहेत
देवी आणि भगवान मुरुगन यांच्या प्रतिमा तर 12 व्या शतकातील आहेत आणि त्या तामिळनाडूच्या वैभवशाली संस्कृतीशी संबंधित आहेत
गणपतीची सुमारे हजार वर्ष जुनी काशाची मूर्ती देखील भारताला परत करण्यात आली आहे
ललितासनात नंदीवर बसलेल्या उमामहेश्वर यांची मूर्ती 11 व्या शतकातील आहे असे म्हणतात
दगडात कोरलेल्या जैन तीर्थंकरांच्या दोन मूर्ती देखील भारतात परत आल्या आहेत
सूर्य देवांच्या दोन मूर्ती तुमचे मन मोहून टाकतील
यातील एक मूर्ती वालुकाश्मापासून बनलेली आहे
परत करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये लाकडापासून बनवलेला एक तक्ता आहे ज्यावर समुद्रमंथनाची कथा रेखाटली आहे
16 17 व्या शतकातील या वस्तूचा सबंध दक्षिण भारताशी आहे
मित्रांनो मी इथे अगदी कमीच नावे घेतली आहेत तसे बघायला गेले तर ही यादी बरीच मोठी आहे
भारताचा अनमोल वारसा आपल्याला परत करणाऱ्या अमेरिकी सरकारचे मी आभार व्यक्त करु इच्छितो
2016 आणि 2021 मध्ये जेव्हा मी अमेरिकेला भेट दिली तेव्हा देखील अनेक कलाकृती भारताला परत करण्यात आल्या होत्या
अशा प्रयत्नांमुळे आपल्या सांस्कृतिक वारशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या वस्तूंच्या चोरीसंदर्भात देशभरात जागरुकता निर्माण होईल
तसेच देशवासियांची आपल्या समृध्द वारशाप्रती ओढदेखील आणखी वाढेल
माझ्या प्रिय देशवासियांनो देवभूमी उत्तराखंडमधील काही माता आणि भगिनींनी मला जी पत्रे लिहिलीं आहेत ती मनाला भावूक करणारी आहेत
त्यांनी त्यांच्या मुलाला स्वतःच्या भावाला अनेकानेक आशीर्वाद दिले आहेत
त्या लिहितात त्यांनी कधी असा विचार देखील केला नव्हता की आपला सांस्कृतिक वारसा असलेले भोजपत्र त्यांच्या उपजीविकेचे साधन होऊ शकते
तुम्ही विचार करत असाल की हे संपूर्ण बाब आहे तरी काय
मित्रांनो मला हीपत्रे लिहिली आहेत चमोली जिल्ह्यातील नीतीमाणा भागातील महिलांनी
या त्याच महिला आहेत ज्यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये मला भोजपत्रावर एक अनोखी कलाकृती काढून पाठवली होती
हा उपहार मिळाल्यावर मी खूप भारावून गेलो
कारण आपल्याकडे प्राचीन काळापासून आपली शास्त्रे आणि ग्रंथ अशाच भोजपत्रांवर जतन करून ठेवली जात आहेत
महाभारत देखील अशाच भोजपत्रांवर लिहिण्यात आले होते
आज देवभूमीतील या महिला भोजपत्रापासून अतिशय सुंदर सुंदर कलाकृती आणि स्मृतिचिन्हे तयार करत आहेत
माझ्या प्रवासात माणा गावाला जेव्हा मी भेट दिली होती तेव्हा त्यांच्या या अनोख्या प्रयत्नाचे मी कौतुक केले होते
मी देवभूमीला येणाऱ्या सर्व पर्यटकांना आवाहन केले होते की जास्तीत जास्त स्थानिक उत्पादने खरेदी करा
त्याचा तेथे खूप चांगला परिणाम झाला आहे
आज येथे येणाऱ्या प्रवाशांना भोजपत्राची उत्पादने खूप आवडत आहेत आणि ते ती चांगल्या किमतीला विकतही घेत आहेत
उत्तराखंडचा हा भोजपत्रांचा प्राचीन वारसा महिलांच्या आयुष्यात आनंदाचे नवनवे रंग भरतो आहे
मला हे जाणून आनंद झाला की राज्य सरकार भोजपत्रापासून नवीन उत्पादने बनवण्यासाठी महिलांना प्रशिक्षणही देत आहे
भोजपत्रातील दुर्मिळ प्रजातींचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी देखील राज्य सरकारने एक मोहीम सुरु केली आहे
एकेकाळी देशाचे शेवटचे टोक मानले गेलेले क्षेत्र आता देशातील पहिले गाव मानून त्याचा विकास होत आहे
आपली परंपरा आणि संस्कृती जपण्यासोबतच ते आर्थिक प्रगतीचे साधनही बनत आहे
माझ्या प्रिय देशवासियांनो यावेळी मन की बातमध्ये मला अनेक अशी पत्रेही मिळाली आहेत जी मनाला खूप समाधान देतात
नुकतीच हज यात्रा पूर्ण केलेल्या मुस्लिम महिलांनी ही पत्रे लिहिली आहेत
त्यांचा हा प्रवास अनेक अर्थाने विशेष आहे
या अशा महिला आहेत ज्यांनी कोणत्याही पुरुष सोबत्याशिवाय किंवा मेहरमशिवाय हजयात्रा केलीआणि ही संख्या पन्नास शंभर नाही तर 4 हजारांपेक्षाही जास्त आहे
हा एक मोठा बदल आहे
पूर्वी मुस्लिम महिलांना मेहरमशिवाय हज करण्याची परवानगी नव्हती
मी मन की बातच्या माध्यमातून सौदी अरेबियाच्या सरकारचेही मनःपूर्वक आभार मानतो
मेहरमशिवाय हजला जाणाऱ्याया महिलांसाठी खास महिला समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली होती
मित्रांनो गेल्या काही वर्षात हज धोरणात जे बदल केले गेले आहेत त्यांचे खूप कौतुक होत आहे
आमच्या मुस्लिम माता आणि भगिनींनी मला याबद्दल खूप लिहिले आहे
आता अधिकाधिक लोकांना हजला जाण्याची संधी मिळत आहे
हज यात्रा करून परदेशातून परत आलेल्या लोकांनी विशेषतः आमच्या माताभगिनींनी पत्रे लिहून जे आशीर्वाद दिले आहेत ते खूपच प्रेरणादायी आहेत
माझ्या प्रिय देशवासियांनो जम्मूकाश्मीरमधील संगीत संध्या असेल उंच भागातील बाइक रॅली मोटारसायकल प्रवास असेल चंदीगडमधील स्थानिक क्लब मंडळे असतील किंवा पंजाबमधील क्रीडाक्षेत्रातील अनेक गट असतील ह्यांचा उल्लेख केला की वाटते ही करमणुकीची चर्चा आहे साहसाची चर्चा चालू आहे
पण खरी गोष्ट काहीतरी वेगळीच आहे
ही सगळी आयोजने एका समान उद्दिष्टाने केली गेलेली आहेत
हे समान कारण आहे ड्रग्ज विरुद्ध अंमली पदार्थांविरुद्धची जनजागृती मोहीम
काश्मीरच्या तरुणांना अंमली पदार्थांपासून वाचवण्यासाठी अनेक अभिनव प्रयत्न केले गेले आहेत
तिथे संगीत संध्या म्युझिकल नाईट मोटारसायकल प्रवास बाईक रॅलीज ह्या सारखे कार्यक्रम होत आहेत
चंदीगडमध्ये हा संदेश पोचवण्यासाठी स्थानिक क्लब्सना मंडळांना त्याच्याशी जोडण्यात आले आहे
ते ह्याला वाडा वादा क्लब मंडळ म्हणतात
वाडा म्हणजे व्हिक्टरी अगेन्स्ट ड्रग्स Abuse
अंमली पदार्थांच्या गैरवापरावर विजय
पंजाब मध्ये असे अनेक क्रीडा गट देखील तयार केले गेले आहेत जे फिटनेसवर तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करत आहेत आणि व्यसनमुक्तीसाठी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे
नशेविरुद्धच्या ह्या मोहिमेतील तरुणांचा वाढता सहभाग खूप उत्साहजनक आहे
या सर्व प्रयत्नांमुळे भारतातील अंमली पदार्थांच्या सेवनाविरुद्धच्या मोहीमेला बळकटी मिळणार आहे
आम्हांला देशाच्या भावी पिढ्यांना वाचवायचे असेल तर त्यांना अंमली पदार्थांपासून दूर ठेवले पाहिजे
याच विचाराने 15 ऑगस्ट 2020 रोजी नशा मुक्त भारत अभियान सुरू झाले
ह्या मोहीमेमध्ये 11 कोटींहून अधिक लोक जोडले गेले आहेत
दोन आठवड्यांपूर्वी भारताने अंमली पदार्थांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे
अंमली पदार्थांचा सुमारे दीड लाख किलोचा साठा जप्त करून नष्टही करण्यात आला
भारताने 10 लाख किलो अंमली पदार्थ नष्ट करण्याचा एक अनोखा विक्रम केला आहे
या औषधांची किंमत 12000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त होती
मी त्या सर्वांचे कौतुक करू इच्छितो जे व्यसनमुक्तीच्या या उदात्त मोहिमेला हातभार लावत आहेत
अंमली पदार्थांचे व्यसन हे केवळ कुटुंबासाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठीच मोठी समस्या आहे
त्यामुळेच अशा परिस्थितीत हा धोका कायमचा संपवण्यासाठी आपण सर्वांनी संघटित होऊन या दिशेने पुढे जाणे आवश्यक आहे
माझ्या प्रिय देशवासियांनो आपण अंमली पदार्थ आणि तरुणाईच्या विषयी बोलत आहोत तर मला तुम्हाला मध्य प्रदेशमधील एका प्रेरणादायी प्रवासाबद्दल सांगायचे आहे
हा प्रेरणादायी प्रवास आहे मिनी ब्राझीलचा
आता तुम्ही विचार करत असाल की मध्य प्रदेशात मिनी ब्राझील कुठून आले हीच तर गंमत आहे
मध्यप्रदेशातील शहडोल जिल्ह्यामध्ये बिचारपूर नावाचे एक गाव आहे
बिचरपूरलाच मिनी ब्राझील म्हणतात
मिनी ब्राझील म्हणायचे कारण म्हणजे आज हे गाव फुटबॉलच्या उगवत्या ताऱ्यांचा बालेकिल्ला बनले आहे
काही आठवड्यांपूर्वी मी शहडोलला गेलो होतो तेव्हा असे अनेक फुटबॉल खेळाडू मला भेटले
मी विचार केला की देशवासीयांना आणि विशेषत तरुण मित्रांना ह्या सर्व फुटबॉलपटूंच्या विषयी कळायला हवे
मित्रांनो साधारण दोन अडीच दशकांपूर्वी बिचारपूर गावाचा मिनी ब्राझील होण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला
त्या काळात बिचारपूर गाव अवैध दारूचा अड्डा म्हणून कुप्रसिद्ध होते नशेच्या आहारी गेले होते
ह्या वातावरणामुळे सर्वात जास्त नुकसान येथील तरुणांचे होत होते
माजी राष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक रईस अहमद यांनी या तरुणांची प्रतिभा ओळखली
रईसजींच्याकडे फारशी संसाधने नव्हती परंतु त्यांनी संपूर्ण समर्पण वृत्तीने तरुणांना फुटबॉल शिकवायला सुरुवात केली
काही वर्षांतच इथे फुटबॉल इतके लोकप्रिय झाले की तीच बिचारपूर गावाची ओळख बनली
आता येथे फुटबॉल क्रांती नावाचा एक उपक्रमही चालू आहे
या उपक्रमांतर्गत तरुणांना हा खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते आणि त्यांना प्रशिक्षण दिले जाते
हा उपक्रम इतका यशस्वी झाला आहे की बिचारपूरमधून 40 राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय खेळाडूंची निवड करण्यात आली आहे
ही फुटबॉल क्रांती आता हळूहळू आजूबाजूच्या संपूर्ण प्रदेशात पसरत आहे
शहडोल आणि त्याच्या आजूबाजूचा मोठ्या परिसरात 1200 हून अधिक फुटबॉल क्लब तयार झाले आहेत
येथून बरेच असे खेळाडू उदयास येत आहेत जे आता राष्ट्रीय स्तरावर खेळत आहेत
अनेक माजी फुटबॉल खेळाडू आणि प्रशिक्षक आज येथे तरुणांना प्रशिक्षण देत आहेत
जरा विचार करा जे आदिवासी क्षेत्र बेकायदेशीर दारूसाठी कुप्रसिद्ध होते व्यसनांसाठी कुप्रसिद्ध होते तेच आता देशाची फुटबॉल नर्सरी बनले आहे
म्हणूनच म्हणतात जिथे इच्छा असेल तिथे मार्ग सापडतोच
आपल्या देशात प्रतिभेची कमतरता नाही
आवश्यकता आहे ती अशा प्रतिभावान मुलांना शोधण्याची आणि आकार देण्याची
मग नंतर हेच युवक देशाचे नाव मोठे करतात आणि देशाच्या विकासाला दिशा देतात
माझ्या प्रिय देशवासियांनो स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत त्या निमित्ताने आपण सर्वजण अमृत महोत्सव पूर्ण उत्साहात साजरा करत आहोत
अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने देशभरात सुमारे दोन लाख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
हे सर्व कार्यक्रम अनेक रंगानी सजले होते वैविध्यपूर्ण होते
यामध्ये विक्रमी संख्येने तरुण सहभागी झाले होते हे देखील या कार्यक्रमांचे एक वैशिष्ट्य होते सौंदर्य होते
ह्या कार्यक्रमांच्या दरम्यान तरुणांना देशातील महान व्यक्तिमत्त्वांबद्दल खूप काही जाणून घेता आले
गेल्या काही महिन्यांबद्दलच बोलायचे झाले तर लोकसहभागातून साजरे झालेले अनेक चांगले कार्यक्रम बघायला मिळाले
असाच एक कार्यक्रम होता दिव्यांग लेखकांसाठी लेखक मेळाव्याचे आयोजन
ह्या कार्यक्रमात विक्रमी संख्येने लोक सहभागी झाले होते
तर आंध्र प्रदेशात तिरुपती येथे राष्ट्रीय संस्कृत परिषद आयोजित करण्यात आली होती
आपल्या इतिहासात किल्ल्यांचे किती महत्त्व होते ते तर आपल्या सगळ्यांना माहीत आहेच
याचेच चित्रण करणारी एक मोहीम होती किल्ले आणि कथा म्हणजे किल्ल्यांशी संबंधित कथा ती लोकांना खूप आवडली
मित्रांनो आज जेव्हा देशभरात सगळीकडेअमृत महोत्सव साजरा होत आहे
उत्साहाचे वातावरण आहे
15 ऑगस्ट अगदी जवळ आला आहे तेव्हा देशात आणखी एक मोठी मोहीम सुरू होणार आहे
हुतात्मा झालेल्या वीरांना आणि वीरांगनांना आदरांजली देण्यासाठी मेरी माती मेरा देश माझी माती माझा देश अभियान सुरू होणार आहे
ह्या अभियानाअंतर्गत देशभरात आपल्या अमर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल
ह्या विभूतींच्या स्मृतिप्रीत्यर्थ देशातील लाखो ग्रामपंचायतींमध्ये विशेष शिलालेख देखील स्थापित केले जातील
या अभियानात देशभरात अमृत कलश यात्राही काढण्यात येणार आहे
देशातील कानाकोपऱ्यातून गावागावांतून 7500 कलशांमध्ये माती घेऊन ही अमृत कलश यात्रा देशाच्या राजधानी दिल्लीत पोहोचेल
ही यात्रा आपल्या सोबत देशाच्या विविध भागातून रोपेही आणेल
7500 कलशातून आलेली माती आणि ही रोपे मिळून नंतर राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ अमृत वाटिका निर्माण करण्यात येणार आहे
ही अमृत वाटिका म्हणजे एक भारत श्रेष्ठ भारत ह्या अभियानाचे भव्य प्रतीक बनेल
मी मागच्या वर्षी लाल किल्ल्यावरून पुढील 25 वर्षांसाठी अमृतकालसाठी पंच प्रणांबद्दल बोललो होतो
मेरी माती मेरा देश मोहिमेत सहभागी होऊन आम्ही हे पंच प्राण पूर्ण करण्याची शपथही घेणार आहोत
आपण सगळे देशाची पवित्र माती हातात घेऊन शपथ घेतानाचे सेल्फी काढा आणि yuva
in वर अवश्य अपलोड करा
गेल्या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी हर घर तिरंगा अभियाना च्या निमित्ताने जणू संपूर्ण देश एकत्र आला होता त्याच पद्धतीने यावेळीही प्रत्येक घरात तिरंगा फडकवायचा आहे आणि ही परंपरा पुढे निरंतर चालवायची आहे
या प्रयत्नांमुळे आम्हाला आपल्या कर्तव्याची जाणीव होईल देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिल्या गेलेल्या असंख्य बलिदानांची जाणीव होईल आणि स्वातंत्र्याचे मूल्य कळेल
त्यामुळे प्रत्येक देशवासीयाने या प्रयत्नात अवश्य सहभागी झाले पाहिजे
माझ्या प्रिय देशवासियांनो आज मन की बातमध्ये इतकेच
आता थोड्याच दिवसांनी आपण 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या महान पर्वात सामील होणार आहोत
देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्यांना आपण सदैव स्मरणात ठेवायचे आहे त्यांची स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्याला रात्रंदिवस कठोर परिश्रम करायचे आहेत आणि मन की बात हे देशवासियांच्या या मेहनतीला त्यांच्या सामूहिक प्रयत्नांना समोर आणण्यासाठीचेच एक माध्यम आहे
भेटू या पुढच्या वेळी काही नवीन विषयांसह
खूप खूप आभार नमस्कार